दोन हजार आठ मध्ये channel ने अभिनेता घेतली आणि त्याच्या चित्रपटामधील त्याच्या Stunt बद्दल चर्चा केली ज्यात त्याचा जीव धोक्यात आला

पारसा हॅलो

हाय कुणाल. काय करंट जे सध्या जे कोविडचा कोविड नाईन्टिन जे झालं होतं त्याच्याबद्दल काय अनुभव आहे? तुम्ही तुमचे अनुभव सांगा. आम्ही आमचे अनुभव सांगतो. तुम्ही काय केलं सांगा. आम्ही काय केलं सांगतो. त्याच्यामध्ये किती नुकसान झालं, किती पा फायदे झाले, काय कोणती वस्तू नुकसानदायक झाली, कोणती फायदेदायक कळवा. हो कुणाल आता आपण बोलूयात. कोविडबद्दल खूप लोकांचे फायदे पण आहेत, नुकसान पण आहेत. माझ्यासाठी कोविडमध्ये अह भरपूर फायदे झाले. कारण कोविडच्या अगोदर स्वतःकडे लक्ष देत नव्हते मी. ह्याच्यानंतर लक्ष द्यायला सुरुवात केली. कारण स्वतःकडे अगोदर जॉब करत होते तर स्वतःकडे वेळ देण्यासाठी म्हणजे टाइम नव्ह म्हणजे वेळ नव्हता स्वतःकडे लक्ष देण्यासाठी. तर कोविडमुळे स्वतःच्या ज्या आवडीनिवडी आहेत, जसे कि मला पैंटिंग करायला खूप जास्त आवडत होती अगोदर. पण जॉब च्या धकाधकीच्या जीवनामुळे वगैरे मला ना पैंटिंग करणं मी विसरून गेले होते. पण कोविडने मला पैंटिंग करायला शिकवलं. त्याचबरोबर माणसांची एकमेकांसोबतची किंमत वाढवायला शिकवली. कारण घरामध्ये आम्ही सगळीजणं राहत होतो, पण कधी सगळं एकत्र जेवण व्हायचं नाही आमचं. कधी एकमेकांचे प्रॉब्लेम्स म्हणजे कधी एकमेकांचे समस्या आम्ही एकमेकांना सांगत नव्हतो. पण कोविडमुळे आम्ही सगळी फॅमिली एकत्र आलो. जवळ, आलो. आम्हाला राहायला मिळालं. मी एका ठिकाणी, माझी मम्मी एका ठिकाणी, माझा भाऊ एका ठिकाणी. म्हणजे आम्ही अह फॅमिली मधे तिघंच जणं. पण तिघंपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. पण कोविडमुळं आम्ही सगळेजणं एकत्र आलोत. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकमा एकमेकांवर प्रेम करण्याचा, जीव लावण्याचा म्हणजे अह म्हणजे एकत्र राहिल्यामुळे आम्हाला समजलं की म्हणजे एखादे जॉईन फॅमिली ची किंवा एखाद्या परिवाराची एखाद्या व्यक्तीला किती गरज असते. तुम्हाला काय वाटलं कोविडमध्ये माझं अनुभव जसं की मला सगळ्यात आधी तर वल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन काय असतं हेच माहित नव्हतं. WHO चा रिपोर्ट आला, WHO चा रिपोर्ट आला, W असं टाईप मधे जेव्हा बोलणं होतं ना तेव्हा वाटत होतं की WHO चा रिपोर्ट आला अच्छा. WH हा एक म्हणजे काहीतरी आहे. काहीतरी आहे. हे कळालं ना की हि एक संस्था म्हणजे WH माझा अनुभव जेव्हा जेव्हा मी सर्च केलं कि WHO आहे काय? अह फाउंड म्हणजे नेमकं कोणती म्हणजे कोणत्या कॅटेगरी मधे असते किंवा काय आहे. अह तर तेव्हा कळालं की WHO हि एक वल्ड ऑर्गनाईझेशन आहे. अन मी जवळपास तिला रीसर्च जेव्हा केलं, तर म्हणजे सगळे देशांचे ऑर्गनाईझेशन मिळून ती एक तयार झालेली फाउंडेशन आहे. तिची फॉर्मॅलिटी पंच्याहत्तर वर्षाखाली झाली होती. ते हेडक्वार्टर इथं स्वित्झरलँड मधे आहे. तर मग त्यावेळेस असं कळत होतं की WHO चा रिपोर्ट पण मी काय करायचो WHO ला म्हणजे ते एक, अह WHO page तर मी हेच करून घेतला होता नोटिफिकेशन साठी एडेड करून घेतला होता. त्यावेळेस ना एक ग्लोबल टोटल किती केसेस आहेत कोविडच्या, डेथ किती झाल्या,

नोव्हेंबरमधे. बंद करणारा म्हणून कळालं. तर त्यावेळेस तसं म्हणजे अह सुरुवातीला काही वाटलं नाही. म्हंटलं काहीतरी बिमारी आहे. एक इंडियामधे, मुंबईमधे पाहायला आले म्हणे. आणि थोड्या दिवसांत ते अं गेल्याच्या नंतर आपलं सुरु होऊन जाणार. हे कळालंच नाही की ह्या डयुरेशन मधे एक, दोन वर्ष जिथे सगळ्यात मोठा कालावधी म्हणजे एक वल्ड हिस्टरी झालेली आहे हि. वल्ड हिस्टरी वल्ड वॉर म्हणता येणार ह्याला. वल्ड वॉर झाल्यासारखं झालेलं आहे. त्यामधे खूप म्हणजे अह फायद्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. अह फायदा तर, एक तुम्ही जसं म्हणलात की तुम्ही फॅमिलीला टाइम दिला. हा पार्टिक्यूलरली पर्सन चा फायदा आहे. पण जेव्हा आपण अह ग्लोबली पाहतो किंवा देशाच्या,

पहा मी थोडं जुन्या गोष्टींना विश्वास करतो. अह शुक्राणूच्या टाइम मधे म्हणले होते कि माणूस हाच माणसाला मारणार. तर हि जे म्हणजे एक टाईप मधे आता जेव्हा केसेस पाहिल्या त्यावेळेस पण, इंडियामध्ये मी काउंट पाहिला होता. पण त्यावेळेस मला WHO चा रिपोर्ट समजला की एक WHO हि ऑर्गनाईझेशन आहे. हि संस्था पूर्ण केस स्टडी करते. आणि ती त्यांच्याकडे जो नंबर ऑफ काउंट जो जस की, त्याची सायकल आहे. म्हणजे एक प्रोसेस आहे. आता कोविड टेस्ट झाली. कोविड टेस्ट क त्याची त्या हॉस्पिटल मधे जा. म्हणजे काही मर्यादीतच, कारण कि हे गव्हर्मेंटलाच ऑथोरिटी दिली होती. त्यानंतर एवढं, केसेस एवढ्या वाढत गेल्या की प्रायवेट सेक्टर ला सुद्धा ह्याच्यामधे इन्कलुड केलं गेलं. आणि प्रायवेट सेक्टर मध्ये एवढा खराब झाला त्या गोष्टींमुळं. एक फॉर एक्साम्पल कि व्हॅक्सिन जी होती व्हॅक्सिन च्या आधी ते गॅप मधे अह हे करण्यासाठी शॉप्स जेव्हा बंद होत होता. तर त्यावेळेस म्हणजे ज्यांच्याकडं पैसा आहे, ज्यांच्याकडं एक मोठे लोकं आहेत, त्यांच्या लोकांचा अं त्यांना काही होणं किंवा नाही असं एक म्हणणं होतं. पण मी जवळपास असे काही मोठे लोकं पण पाहिले की कितीही पैसा दिला तरीपण त्यांचे म्हणजे वाचू शकले नाही त्या गोष्टीमधे. तर कोविड एक म्हणजे शापच आहे. वरदान तर काही नाही आहे. आणि त्याच्यामधून फायदा तर काही झालेला नाही. उलटं बिसनेसमन ची इकॉनॉमी लॉस च झाली. अह जी ऑर्गनायझेशन कमवत होती जसे की हॉस्पिटल तर त्या ऑर्गनायझेशन ने कमवलं. तर बंद काळामधे पुन्हा एक मी जर ह्या गोष्टीच्या बाहेर जर बोललो तर म्हणजे एक, अल्कोहोल चे प्रमाण त्या लोकांनी पण खूप हे केलं अह कमवलं या सिजन मधे. पुन्हा काही असे जे भाजीपालाच घ्या. भाजीपालामधे, जे पाच रुपयाचं भाजीपाला आहे अदरवाईस दहा रुपयाचा भाजीपाला होत असतो. आपल्याला वीस रुपये, पस्तीस रुपये, पंचवीस रुपये ह्याच रेट मधे मिळत होता. तर नुकसानच आहे. फायदा तर काही नाही आहे ह्याच्यामधे.

मला काय वाटलंय किंवा मला काय म्हणजे याचा फायदा झाला मी तेवढाच सांगितला. पण बरोबर आहे. कारण कोविडनं सगळ्यांचं जीवन खूप मुश्किल करून टाकलं होतं. खूप असहाय हे जीवन झालेलं होतं. अह कारण मी जेव्हा पण कधी कोणाला म्हणजे कोविडमध्ये तर सगळ्यांना क्वरनटाईन च केलं होतं एका प्रकारचं. जो जे पेशन्ट होते त्यांना हॉस्पिटल मधे क्वरनटाईन केलं होतं. पण आपण पण सगळेजणं फॅमिली एक एका फॅमिली मधे दोन, चार, पाच सहाजण राहत होते. तर आपण पण एकानं एखादा कुठे ना कुठे क्वरनटाईन होत होतो. कारण आपण शेजाऱ्यांना बोलू शकत नाही दुसऱ्या पिरेड मधे. अह किंवा आपण एकमेकांना काही देवाणघेवाण करू शकत नव्हतो वस्तू, कारण देवाणघेवाण केली तरी पण देवाणघेवाण केली तरी पण असं वाटत होतं की म्हणजे,

माहिती नव्हतं की कोरोनाचा किती म्हणजे प्रादुर्भाव किती जास्त आहे किंवा किती कमी आहे. हे अगोदर कधी वाटत नव्हतं पण कोरोनाची मनामधे अशी एक भीती होती पण आता आता समजायला लागतंय की या भीतीतून म्हणजे आम्हाला वाटतं की आता आता कुठं आपण ह्या दोन हजार तेवीसमधे,

हां साडे आठशे, हजार, दीड हजार असे पेशन्ट आता पण सध्याला वाढत आहेत. पण आता जी अगोदरची दोन हजार वीसची भीती जी होती यामधे ती आता तेवढी कोणामधे भीती राहिलेली नाही आहे. आणि माणसांपासून जे दुरावा, होता तो थोडा आता आताच्या कोविडमध्ये आता माणसांपासून दुरावा पण नाही आहे. पण जेव्हा पण मी कधी माझ्या मैत्रिणींना दोन हजार अह वीसमध्ये जेव्हा कोविड पहिल्यांदा आला होता, मार्चला लॉकडाउन पडलं होतं तेव्हा चीनमध्ये वगैरे सुरुवात होता. आणि मार्चला जेव्हा लॉकडाउन पडलं होतं आपल्या बावीस मार्चला भारतामधे तेव्हा असं वाटलं की लॉकडाउन म्हणजे दोन, चार दिवसांसाठी असेल. पण लॉकडाउन वाढत वाढत एक वर्ष कधी गेला, दोन वर्ष कधी गेलं, तीन वर्ष कधी गेलं कळालंच नाही म्हणजे वाढत वाढत वाढत वाढत लॉकडाउन एवढं वाढलं की अक्षरशः घरामधे बसून असं म्हणजे ते जे मला लागलं होतं चं, आज जे बदल आपण बाहेर पाहिले घराच्या खिडकीमधून जेव्हा आपण बघतो तेव्हा अह तेव्हा सगळे रस्ते बंद, सगळे, अह सगळं जिथे रस्त्यांची वर्दळ होती, लोकांची एकमेकांना भेटण्याची जे ठिकाणं होते ते सगळं असं सुनसान झालेलं होतं, जसं काही अह ओस पडलेला आहे प्रत्येक ठिकाण असं वाटत होतं. अह तर ते खूप भयंकर परिस्थिती होती. असं वाटत होतं की आता आपण, पुन्हा चांगल्या नॉर्मल सिटूएशन मधे येऊ का नाही म्हणजे तेव्हा कधी वाटतंच नव्हती. आता भारतामधे नॉर्मल सिटूएशन येईल. असं वाटत होतं की आता आयुष्यभर क्वरनटाईन राहावं लागेल. कारण जेवणाचे वांदे होते त्याच्यामधे. अह पाणी पाण्याचे वांदे होते, जेवणाचे वांदे होते किंवा चे वांदे होते. कारण लोकांनी जे मोठेमोठे स्टोर वगैरे होते. मोठेमोठे डि-मार्ट वगैरे होते, अशा ठिकाणाहून लोकांनी स्वतःचं घर पूर्ण भरलं होतं की आता लॉकडाउन कधी उघडेल काही माहित नव्हतं. सगळ्यांनी असं अह सगळ्यांनी असं केलं होतं की म्हणजे आपल्या घरामधे सगळं साहित्य आणून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे ज्या लोकांकडं खुपसारा पैसा आहे त्यांच्याकडे खूप साहित्य होतं. ज्या लोकांकडं काहीच पैसा नाही त्यांच्या अह त्यांच्याजवळ जेवणाचं साहित्य नव्हतं. तर ह्याच्यामधे जेवणाचे पण खूप मोठे इशू झालेले आहेत. बाहेर पडत येत नाही आहे. पुलिसांचा मारा होता कारण एकमेकांना कोविड जास्त स्प्रेड होईल म्हणून पुलिस पण खूप जास्त प्रोटेक्शन घेत होते. काळजी घेत होते. अह कारण स्वतःचा किंवा जीव धोक्यात टाकत होते. म्हणजे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. एखाद्या वेळी जर मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला किंवा एखाद्या फॅमिली मेंबर ला जे दूर आहेत जवळ नाहीत, जर त्यांना कॉल केला तर असं लक्षात येत होतं की कोणालातरी कोविड झालेला आहे. कोणाची तर आई हॉस्पिटल मधे आहे. कोणाचेतरी वडील हॉस्पिटल मधे आहेत. तर आता हे लॉकडाउन मधे एवढं टेंशन दायक वातावरण नव्हतं. फक्त मनामधे एक भीती होती. मग ती थोडीशी भीती कमी झाली. मग दुसरं जेव्हा भारतामधे लॉकडाउन लागलं तर तेव्हा मात्र अह भीती थोडी कमी होती पण लोकांची कोविडची जी संख्या होती ती खूप झपाट्याने वाढत होती.

शेजारपाजारांच्या परत मैत्रिणींच्या किंवा आमच्या फॅमिली मेंबर मधून खूप जणांना कोरोना झालेला पाहिला. आणि त्याच्यामधे खूपजण यंग म्हणजे जे तरुण आहे, अह जे महिला तरुण आहे, जे बालक तरुण आहे, जे व्यक्ती तरुण आहे ते सगळे म्हणजे कुठेतरी जीव जाताना पाहिलाय. तो खूप धक्कादायक आणि भयंकर होता. ओके ओके आता जसं की WHO चं मी अह बोललो तुम्हाला की किती ग्लोबली काय माहिती भेटली. आणि न्युज काय झाल, त्यावेळेस एक यूट्यूबचं एक माध्यम होत. आणि व्हॉट्सपच्या माध्यमामधे सोसिअल मीडिया च्या टोटल माध्यमामधून त्याचा असा प्रचार करण्यात आला तर म्हणजे जो व्यक्ती अक्टऊल मधे अह त्याची हिंमत असताना, त्याला खचवलं. म्हणजे निगेटिव्ह माहिती किंवा आणि कसं असतं निगेटिव्ह माहिती खूप लवकर पसरते. तर त्या काही गोष्टींमुळं बरंच सारं नुकसान होतं. महाराष्ट्रामधे.

इंडियामधे म्हणता येणार आणि वल्ड वॉर मधे पण म्हणता येणार. एवढ्या डेथ केसेस होतात आणि मी वल्ड WHO चे रिपोर्ट आता जस्ट मी पाहिली, त्यामधे सत्तर लाख पंधरा हजार सॉरी एकोणसत्तर लाख पंधरा हजार दोनशे शहाऐंशी केसेस आहेत ज्या डेथ झालेल्या आहेत. तिथं मंथवाईज पण आहे. आणि त्या ह्याच्यामधे प्रत्येक एक, युरोप जर पाहिलं तर नंबर एकला कंटरी आहे. तिथं लोकसंख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे डेथ पाहायला गेलं तर. त्यानंतर वेस्टर्न पॅसिफिक आहे. सेकण्ड थर्ड नंबरला अमेरिका येते. फोर्थ नंबरला साऊथ ईस्ट आशिया आहे. त्यावेळेस मी जेव्हा पाहात होतो ना तर चायना एक नंबरला असायचं. चायना एक नंबर मधून एवढा खाली गेला सगळ्याच्या. पुन्हा कोविड, कोवॅक्सीन अशा अशा टाईपच्या आल्या. खुपसारं नुकसान खुपसारं. कोविडमध्ये म्हणजे, भारतीला पारियार्तन विकिपीडिया मुक्त ज्ञान पोसातून भारत याचा पारियार्तन ने देशातील अर्थव्यवस्था साठी महत्व च्या आहे. आणि ती वेगाने वारत आहे WORLD TRAVELS AND असे अनुमान कारले आहे कि दो हजार अत्र मध्ये पाटा नाणी सोला एख्यानो लाख कोटी रुपैये यू, ऐश डॉलर दो सो चाललीस अगद किंवा भारताचा GDP च्या नऊ शुन्य दो प्रतिशत उत्पन कमावले. पर्यटन छेसो त्री त्रैहत्तर दशलक्ष रोजगाराना पाठिबा दिला. जो एकुण रोजगारीतील आठ पॉईंट एक आहे. हे शेत्र ची वार्षिक द्वार छे पॉईंट नऊ दाराना होईल. हैदराबाद आंतराष्ट्रीय विमानतळ हे भारतातला एकमेव विमानतळ आहे जे जगातील पहिल्या दहा विमानतळा पैकी एक आहे. तीन ऑक्टोबर दो हजार पंधरा मध्ये भारताचा बेटकीय पर्यटन क्षेत्रांची किंमत तीन अब्झ अमेरिक डॉलर इतकी होती.

दो हजार पंधरा या वर्षात परदेशी पर्यटकांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई, आग्रा आणि जयपूर ही पांच सर्वाधिक भेट देलेली शेरे होते जब फराद परदेशी पर्यटकांच्या संख्येनं दिल्ली अठ्ठावीस व्यापानंतर आहे. तर मुंबई तीस या स्थानावर आहे. चेन्नई त्रीयालीस ला आग्रा पैतालीस वा जयपूर बावन च्या आणि कलकत्ता नववा त्या क्रमांकावर आहे.

दोण्याची अखणी केली आहे या प्रतिक्रिया मंत्रालय विवि केंद्रीय मंत्रालय संस्था राज्य सावकारणें केंद्रीय शातील प्रदेश आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिर्धास्त या क्षेत्रातील अन्य धागा नारा काशी तल्ला मार्सलं असयोग्य करताना संग्रिक समुद्र पैठण वेदकी आणि ECO TURISM या सारख्या पर्यटन उत्पादन प्रोस्ताहन देण्या साठी

भारताच्या VISA धोरण संपादन भारताची आवशक्यता आहे की बहुतेक देशातील नागरीकांचा बेत PASSPORT असला पाहीजे. व त्यांच्या दोन्हा दोन्यांपुढील स्थानिक भारतीय दूतावाचक प्रवाशी येण्यासाठी अर्ज करावे. प्रवाशी थेट टपल्या द्वारा किंवा व्यक्तिशत किंवा त्याचा स्थानीक प्रवाशी सेवा COMPANY द्वारा अर्ज करु शकतात TOURIST सेव्यासाठी

अफगाणिस्तान, अर्जेन्टिना, बांगलादेश, उत्तर भूतान, मालदिव आणि नेपाळ च्या नागरीकाना भारताना प्रवेश करण्या साठी प्रवासी VISA देण्याची आवशक्यता नाही. अफगाणिस्तान, अर्जेन्टिना, बांगलादेश, उत्तर कोरिया, जमैका, मालदीव

त्यांना युनेस्को द्वारा मान्यता प्राप्त आहे. वन्नीस वन्नीसोबहात्तर मध्ये स्थापन झालेला युनेस्को का जागतिक वारसा अधिवेशनाचा वर्णन केल्या नुसार

जागतिक पर्यटन दिन बेडिया पेडिया मुक्त ज्ञानिशोत्तल. आज सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजा केला जाता, उन्नीसो अस्सी पासुन जागृतीक पर्यटन दिन अं या दिवशी साजरा करण्याच्या सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्र च्या

दो हजार अठरा पर्यटक आणि DIGITAL परिवर्तन के मुख्य उद्दिष्ट ठेवकी पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगा जगभरातील सर्व देशाने त्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम योजना सुवीधा याचे नियोजन केले. तर या वर्षभर साठी दो हजार उन्नीस पर्यटन साठी च्या विषय आहे तो म्हणजे पर्यटन आणि नोकऱ्या सर्वासाठी चांगले भविष्य पर्यटन क्षेत्रातीळ कार्यकिर्द ज्यांना मुदत भटक्यांचे मनमुराद फिरायचे आवड आहे अश्याना पर्यटन क्षेत्राचा कार्यकिर्द करणे सहज शक्य झाले आहे आवश्य कारकीर्द झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दल बदलाचा सुविधा वाढल्यानं मुक्ता संचार करणे आता सोपे झाले आहे. देशाचा कुट याही प्रदेशाचा किंवा परदेश भ्रमण करण्याकडे अलीकडील लोकाना कल वाढू लागत आहे, वर्षभरात पर्यटन या क्षेत्रातील

आहे अनेक परदेशी पर्यटन COMPANY या शेत्र गुणवंतीत करत आहे देशातीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होते आहे सार्वजनिक आणि खाजगी सेवा रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्यानं कार्यकीर्दीच्या या क्षेत्राचा घेतलेल्या अरावह खास कार्यकिर्तनासाठी हं TRAVEL आणि TOURISM या विषयात पदवी साठी बारावी पास आणि पदवी साठी कोणताही विषयात पदवी आवश्य आहे या क्षेत्रातील यशस्वी होण्यासाठी फिरण्यासाठी आवार असायला हावे तसे संवाद कौशल्ये एकदम असणे आणि दोन पेक्षा अधीक भाषेंवर प्रभूतक असायला हवे काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूब फायद्यांचा ठरते भोलोलीप प्रदेशनाच्या उत्तम ज्ञान असायला हवे सह्कार्यव्रती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळायचं कौशल्याम असेल तर लोका मध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते सामाजीक नीतिनियमांची आणि परंपरांच्या आदर करणेही गरजेचे असते त्याचा बरोबर या देशाला इतिहास कला आदि ही प्राथमिक माहिती हावे कोणत्या विभाकीत काम करू न श वाहतूक, अन्य समारंभ सारखी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. तुमच्या आवडी निवडी नुसार येथील अनेक विभागात काम करता येईल संधी स्पर्धा परीक्षाचा महा माध्यमातूम पर्यटन विभागीत नौकरी च्या संधी मिळतात. पर्यटन संचालनाच्या माध्यमातून हि अनेक पदे भरली जातात